हॅलो एव्हरी वन हा गावं द माहित नाही कसा दिसते वेगळच .

सिल्की ही तुमची साडी आहे तर बहुत छान दिसेल जिगर ताई बहुत बारीक आहे तर त्यांयच्या वर व्हाईट साडी बहुत छान दिसेल .

पोरगा बहुत लंबा है त्याचं घर भी बहुत सही है कोणती गाडी होतं माहित नाही पण --

पंडित बी नाही दिसे पूर्ण झाडी झाडी दिसत आहे हा काच का निरोखा आपल्या गोंदाच्या मंदिरा सारख दिसत आहे हो.

माहित नाही नाही ऐकत जास्त नको बानूस.

बिचारी भूमी सकाळी रोज उठे राग रंगुळून जाते चांगला काम करते.

एकदम छान सगळे दिसत आहेत मी पण काल त्यादिवशी एका लग्नात गेलो होतो तिथं पण छान दिसत होता मस्त --

अह बाई आहेत म्हणजे ते टीचर आहेत एक व्हाईट कपड्या व्हाईट साडीमध्ये आहे.

बिर्याणी शायद तिकडे कुडवा कडची आसू शकते कारण कि इकडे एव्हढी मोठी बिर्याणी हाऊस तर आहेच नाही.

बिर्याणी छान लागते आणि मला हे खायचं आहे भूमी मले चारणार आहे बिर्याणी काही दिवसात.